यामध्ये हिरवी हिरवी मोठी व लहान झाडेसुद्धा दिसत आहेत.

हि फोटो शोधते होमिओपॅथिक क्लिनिकची दिसतं आहे.

ज्यामध्ये आपल्याला एक माणूससुद्धा दिसत आहे.

बुक स्टोअर दिसत आहे ज्याचं नाव श्री हिंगलाज बुक डेपो म्हणून--

दोन शिक्षक इन्व्हिजीलेट करतांनी दिसत आहेत.

ही फोटो एखाद्या किराणा स्टोअर चे दिसत आहे.

हि फोटो एका एजन्सीचे दिसतं आहे ज्याचा नाव श्री--

दिसत आहे व त्यामध्ये तीन वर्कर काम करतांनी दिसत आहे.

फोटो मध्ये आपल्याला एक मोठा ग्राउंड दिसतं आहे.

हॉटेल दिसत आहे ज्याच्या नाव तडका हॉटेल आहे.

ज्याच्यामध्ये वेगवेगळे मशीन्स ठेवलेले आहेत.

ज्यामध्ये बलून ने डेकोरेशन केलेला दिसत आहे.

आपापल्या कंपार्टमेंटमध्ये बसून अभ्यास करतानी दिसत आहे.